इथे एक दगडाचा मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूला काहीतरी लिहलेल आहे आणि त्या मंदिरात फुलांचा हार दिसत आहे.

एक गेट उघडा आहे आत जाण्यासाठी आणि दोन मला एक छोटा घर दिसत आहे आणि एक बिल्डिंग दिसत आहे आणि त्या बिल्डिंग च्या आजूबाजूला खूप झाड आहेत आणि या शाळेचा परिसर खुप छान दिसत--

कॅफे कॉफी डे नावाचा एक शॉप दिसत आहे या शॉपच्या आत मध्ये खूप सार्‍या खुर्च्या टेबल ठेवलेल्या आहेत.